ह्या फोटोत मला एक गारमेन्ट शॉप दिसतोय त्या शॉपमध्ये खूप साऱ्या ड्रेसेस आहेत.

मंदिर दिसतय श्री बनशंकरी चौडेश्वरी देवी देवस्थान म्हणून.